आपण इथे मोठा कॉम्प्लेक्स पाहू शकता.

व तिथे लायटिंग सुविधा ही प्रोवाइड करण्यात आलेली आहे.

खूप छान व सुंदर नर्सरी आहे त्या नर्सरी मध्ये--

पाण्याची सोईसाठी टाकी आहे त्यात मानस ये जा करतायत व छानसी एक गाडी इथून आता निघाली आहे.

छान व सुंदर अशा प्रकारचा आपण एक जिमखाना येथे पाहू शकतो.

वेगवेगळ्या प्रकारचे आयटेम्स आपणाला पाहान्यात मिळत आहे. त्यात --

अह सांबर मसाला मॅगी जीलेट गार्ड --